इम्प्रेसच्या ह्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
ह्या पाठात आपण पुढील गोष्टी शिकणार आहोत
इम्प्रेस ची प्राथमिक ओळख
इम्प्रेस मधील विविध टूलबार
नवीन प्रेझेंटेशन कसे तयार करावे
प्रेझेंटेशन एमएस पॉवरपॉइंट मध्ये कसे सावे करावे प्रेझेंटेशन एमएस पॉवरपॉइंट मधून कसे उघडावे
इम्प्रेस मधील प्रेझेंटेशन पीडीएफ डॉक्युमेंट म्हणून कसे एक्सपोर्ट करावे
लिबर ऑफिस इम्प्रेस हा लिबर ऑफिस सूट मधील प्रेझेंटेशन मॅनेजर आहे
याने प्रेझेंटेशन्स बनवता येतात
एमएस ऑफिस च्या पॉवरपॉईंटशी इम्प्रेसचे साम्य आहे
हे विनामूल्य व मुक्त सॉफ्टवेअर असल्याने त्याचे वितरण देवघेव व वापर निर्बंधांशिवाय करता येतो
लिबर ऑफिस सूट सुरू करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट विंडोज 2000 विंडोज एक्सपी विंडोज7 किंवा gnuलिनक्स सारख्या ऑपरेटिंग सिस्टम चा वापर तुम्ही करू शकता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
लिब्रे ऑफिस स्थापित नसल्यास सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरून ते करू शकता
त्यावरील अधिक माहितीसाठी उबंटु लिनक्सवरील ट्युटोरियल पहावे
तसेच वेबसाईटवर दिलेल्या सूचनांप्रमाणे लिब्रे ऑफिस सूट डाऊनलोड करावा
यासंबंधी तपशीलवार सूचना लिब्रे ऑफिस सूट च्या पहिल्या ट्युटोरियलमध्ये उपलब्ध आहेत
इम्प्रेस ची स्थापना करताना कंप्लीट हा पर्याय निवडा
लिब्रे ऑफिस सूट स्थापित असेल तर तुमच्या स्क्रीन च्या डाव्या बाजूच्या एप्लिकेशन पर्यायावर क्लिक केल्यावर ऑफिस वर क्लिक करा व त्यानंतर लिब्रे ऑफिस ह्या पर्यायावर क्लिक करा
लिब्रे ऑफिस मधील विविध घटकांसोबत एक नवीन डायलॉग बॉक्स उघडली जाईल
लिबर ऑफिस इम्प्रेसवर जाण्यासाठी नवीन डायलॉग बॉक्समधील प्रेझेंटेशन या घटकावर क्लिक करा
नंतर क्रिएट वर क्लिक करा
इम्प्रेस च्या मुख्य विंडो मध्ये रिकामे प्रेझेंटेशन उघडेल
आता आपण इम्प्रेस विंडोच्या मुख्य घटकांबद्दल जाणून घ्या
इम्प्रेस विंडोमध्ये विविध टूलबार आहेत जसे की तितले बार मेनू बार स्टँडर्ड बार फॉर्मेटिंग बार स्टॅटस बार इत्यादी
पुढे ह्या टूलबार्स बद्धल अधिक माहिती करून घेऊ
आता पहिले प्रेझेंटेशन बनवू या
ही फाईल बंद करा
आता प्रथम एप्लिकेशन वर जा
ऑफिस वर क्लिक करून लिबर ऑफिस इम्प्रेस वर क्लिक करा
फ्रॉम टेम्पलेट वर क्लिक करा
रिकमेंडेशन ओएफ आ स्ट्रॅटेजी हा पर्याय निवडून नेक्स्ट या बटणावर क्लिक करा
सिलेक्ट आ स्लाईड डिझाइन च्या ड्रॉप डाऊनमध्ये प्रेझेंटेशन बॅकग्राउंड निवडा आणि नंतर ब्लू बॉर्डर निवडा
सिलेक्ट अन आउटपुट मीडियम फील्ड मध्ये ओरिजिनल हा पर्याय सिलेक्ट करा
नेक्स्ट या बटणावर क्लिक करा
स्लाईड ट्रान्झिशन बनवण्याची ही एक पायरी आहे
सर्व पर्याय आहेत तसेच ठेवून नेक्स्ट या बटणावर क्लिक करा
व्हॉट इस यूर नामे या फिल्डमध्ये तुम्ही तुमचे नाव किंवा तुमच्या कंपनीचे नाव टाईप करू शकता
आपण आ1 सर्व्हिसेस असे टाईप करू या
व्हॉट इस ठे सब्जेक्ट ओएफ यूर प्रेझेंटेशन या फिल्डमध्ये बेनिफिट्स ओएफ ओपन सोर्स असे टाईप करू या
नेक्स्ट या बटणावर क्लिक करा
ही पायरी प्रेझेंटेशन चे वर्णन करते
डिफॉल्ट रूपात सर्व पर्याय निवडलेले आहेत
त्यात काहीही बदल करू नका
ही प्रेझेंटेशन ची सॅम्पल हेडिंग्ज आहेत
क्रिएट बटणावर क्लिक करा
आता इम्प्रेस मध्ये आपण पहिले प्रेझेंटेशन तयार केले आहे
आता आपण प्रेझेंटेशन कसे सेव्ह करावे ते शिकणार आहोत
फाइल मधील सावे क्लिक करा
सावे नामक डायलॉग बॉक्स उघडेल
फाईलला सॅम्पल इम्प्रेस नाव द्या आणि सावे बटणावर क्लिक करा
लक्षात घ्या इम्प्रेस ओपन डॉक्युमेंट फॉर्मॅट मधील फाईल डॉट ओडीपी हे एक्सटेन्शन घेऊन सेव्ह होईल
आता आपण फाईल बंद करू
प्रेझेंटेशन बंद करण्यासाठी फाइल वर क्लिक करून क्लोज वर क्लिक करा
पुढे आपण लिबर ऑफिस इम्प्रेस प्रेझेंटेशन मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट मध्ये कसे सेव्ह करावे ते शिकणार आहोत
आपण सॅम्पल इम्प्रेस हे प्रेझेटेशन पुन्हा उघडू या
त्यासाठी फाइल वर क्लिक करून ओपन वर क्लिक करा आणि सॅम्पल इम्प्रेस सिलेक्ट करा
डिफॉल्ट रूपात लिबर ऑफिस इम्प्रेस डॉक्युमेंटला ओपन डॉक्युमेंट फॉर्मॅट कंसात ओडीपी मध्ये सेव्ह करते
प्रेझेंटेशन मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट मध्ये सेव्ह करण्यासाठी फाईलवर जाऊन सावे एएस वर क्लिक करा
फाईल टाईप मध्ये मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट निवडा
फाईल जिथे सेव्ह करायची आहे ती जागा निवडा
सावे बटणावर क्लिक करा
करंट फॉर्मॅट या बटणावर क्लिक करा
आता फाईल पीपीटी म्हणून सेव्ह होईल
फाइल मधील क्लोज वर क्लिक करा
आता आपण मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन इम्प्रेस मधून कसे उघडायचे ते पाहू या
फाइल वर क्लिक करून ओपन वर क्लिक करा
जी पीपीटी फाईल तुम्हाला उघडायची आहे ती शोधा
ती फाईल सिलेक्ट करा
आणि ओपन वर क्लिक करा
आता शेवटी आपण लिबर ऑफिस प्रेझेंटेशन पीडीएफ फाईल मध्ये कसे एक्सपोर्ट करावे ते शिकणार आहोत
फाइल वर क्लिक करून एक्सपोर्ट एएस पीडीएफ वर क्लिक करा
पीडीएफ ऑप्शन नामक डायलॉग बॉक्समधील सर्व पर्याय आहेत तसेच ठेवून एक्सपोर्ट या बटणावर क्लिक करा
फाईलच्या नामे फिल्डमध्ये सॅम्पल इम्प्रेस असे टाईप करा
सावे इन फोल्डर या फिल्डमध्ये तुम्हाला फाईल जिथे सेव्ह करायची आहे ती जागा निवडून सावे वर क्लिक करा
आता डॉक्युमेंट डेस्कटॉप वर पीडीएफ फाईल म्हणून सेव्ह झाले आहे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
आपण जे शिकलो ते थोडक्यात
लिबर ऑफिस इम्प्रेस ची प्राथमिक ओळख
इम्प्रेस मधील विविध टूलबार
नवीन प्रेझेंटेशन कसे तयार करावे
प्रेझेंटेशन एमएस पॉवरपॉइंट मध्ये कसे सावे करावे प्रेझेंटेशन एमएस पॉवरपॉइंट मधून कसे उघडावे
आणि इम्प्रेसमधील डॉक्युमेंट पीडीएफ फॉरमॅटमध्ये कसे एक्सपोर्ट करावे
कॉम्प्रिहेन्शन टेस्ट असाइनमेंट नवीन डॉक्युमेंट उघडून पहिल्या स्लाईडवर काही टेक्स्ट लिहा
फाईल एमएस पॉवर पॉइंट डॉक्युमेंट म्हणून सेव्ह करा आणि बंद करा
आता ही फाईल पुन्हा उघडा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे

ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज जगदीश शिंदे यांचा आहे
सहभागासाठी धन्यवाद